हा मला आता... माझं बारावी झालेलं आहे.

हा, बारावीनंतर. माझं बारावी झालेलं आहे. हा तर जर का तुम्ही एन्ट्रन्स दिलेली असेल तर तुम्ही इंजिनियरिंगसाठी एप्लाय करू शकता. नाही, एन्ट्रन्स वगैरे दिलेली नाही. जस्ट आम्ही आता फ्रेशर्स आहोत की आम्हाला तेच काय करायचं आता जस्ट रिझल्ट लागलेला आहे तर आम्हाला काय करावं लागेल, कुठली एक्साम द्यावी लागेल, हे काहीही माहिती नाही तर त्याच्याबद्दल थोडी गाईडलाईन्स हवी होती. हा, अकच्युअली बारावी सायन्स ज्यांच झालेलं असेल तर त्यांना दोन ऑपशन्स असतात. अं एक ते मेडिकलसाठी जाऊ शकतात किंवा इंजिनियरिंगसाठी जाऊ शकतात. त्यासाठी त्यांना एन्ट्रन्स एक्साम द्यावी लागतात. जेईई आणि एनईईटीच्या. नीटची. तर आपल्याला जर इंजिनियरिंगला जायचं आहे तर त्यासाठी कुठली एक्साम द्यावी लागेल?

जेईई, हा ही जी जेईई एक्साम असते, त्यामध्ये काही कट ऑफ वगैरे असतात की म्हणजे एवढे

नाही, नाही, नाही. तसं काही नसतं त्यांच्यामध्ये. ऑल इंडिया रँक असतो.

याच्यामध्ये म्हणजे जेईई देतो तर त्याच्यामध्ये आपल्या कसल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील?

आणि एक जेईई देत असल्यावर मॅथेम्याटिक्स

अच्छा, ठीक आहे. त्यानंतर मग कसं काय समोरची प्रोसिजर काय असते? जसं जेईई आपण दिली त्याच्यानंतर काय करावे लागते? त्याच्यानंतर मग अं सेन्टरलाईज्डचे फॉर्म्स निघतात.

ते फॉर्म्स भरायचे, मग जसं आपल्याला मार्क्स असतात, जसे एन्ट्रन्स एक्साममध्ये, ट्वेल्थच्या एक्साममध्ये आणि आपला रँक किती आहे त्या एक्साममध्ये त्याच्यावर मग आपल्याला कॉलेज एलॉट होते.

अं, महत्वाचं म्हणजे कोर आहे, ब्रांचेस अं इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीरिंग आहे, सिव्हिल इंजिनीरिंग आहे.

मेकॅनिकल इंजिनीरिंग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि एक कॉम्प्युटर सायन्स आहे. तर यापैकी या सगळ्या ज्या ब्रांचेस आहेत, तर मार्केटमध्ये कुठल्या ब्रँचसाठी स्कोप आहे जो आपल्याला योग्य ठरेल जे करणं? आता सध्याच्या ह्याच्यामध्ये तर आयटी सेक्टरमध्ये जास्त स्कोप आहे.

इव्हन इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग झालेले स्टुडंट्स सुद्धा त्याला स्विच करून इकडे स्विच करत आहेत. आयटी सेक्टरमध्ये...

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असतं पूर्ण. एप डेव्हलपमेंट कसं केलं जातं? सॉफ्टवेअरला कसं डेव्हलप केलं जातं? पुन्हा भरपूर काय असतं त्याच्यामध्ये.

आणि सॉफ्टवेअर बनवायचं असलं म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर असते ना.

फेजेस असतात. एक टीम नसते ना म्हणजे असं नसतं ना की एकच पर्सन असते आणि त्याला सगळं करावं लागतं. फेज असतात कंपनीमध्ये पण.

आयटी नावाची तसं नसते. तुम्ही जेव्हा इंजिनीरिंग कराल तेव्हा आयटी नावाची एक ब्रँच आहे पर्टीक्युलर. पण त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स असतात ना भरपूर आपल्याला. सी प्रोग्रॅमिंग असते, काय असते, भरपूर काय असते. तर मग आपल्याला क्लासेस लावायचे असले किंवा आपल्याला सेल्फ स्टडी करून जर कुठल्या लँग्वेजचं नॉलेज घ्यायचं असलं, तर तसं आपण घेऊ शकतो.

जसं एप डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला लँग्वेजेस शिकाव्या लागतील एप डेव्हलप करायला. अच्छा. तर ते सगळं आपल्याला...

आणि जसं हे लँग्वेजेस आहेत, तर किती प्रकारच्या लँग्वेजेस असतात?

साधारणतः एखादी अप्लिकेशन आपल्याला तयार करायची आहे जसं साध्या मोबाईलसाठी तर ती कुठल्या लँग्वेजमध्ये तयार केली जातात? ती कुठल्या पण लँग्वेजमध्ये तयार करता येते; पण मोस्टली सी असते किंवा जावा स्क्रिप्ट किंवा एचटीएमएल यांच्यामध्ये तयार केली जातात.

कारण की एचटीएमएल ही जी लँग्वेज आहे ती शिकायला सोपी आहे आणि समजायला सोपी आहे पण लेंदी आहे म्हणजे कोड खूप जास्त मोठा असतो. तर ही आपल्याला कुठल्या ब्रँचमध्ये ऍडमिशन घेतल्याच्या नंतर शिकायला मिळेल? अं, दोन्ही ह्याच्यामध्ये. कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. सेमच असतात दोन्ही ब्रांचेस फक्त थोडे थोडे सब्जेक्ट्स चेंज असतात काही प्रमाणात.

हा, हा. कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही करू शकता.

ठीक आहे. की जसं आपण केलं आयटी सेक्टरमध्ये इंजिनीरिंग केलेलं आहे.

दहावीनंतर आपण पॉलिटेक्निक करत असतो आणि पॉलिटेक्निक नंतर मग जर तुम्ही इजिनीरिंग करत आहे तर ते तीन वर्षाचं असतं.

कुठल्या पण पोसिशनसाठी. तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये करायचं असलं तर असिस्टांट इंजिनिर, कुठल्याही पोस्टसाठी तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये करायचं आहे तर तुमच्या नॉलेजवर डीपेंड असते, तुम्हाला कुठलं नॉलेज आहे, कुठल्या लँग्वेजबद्दल नॉलेज आहे, कुठल्या टेक्नॉलॉजी नोन आहे तुम्हाला, त्याच्यावरती असते.

ज्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला सर्व काही येते, त्या गोष्टींमध्ये मग तुम्ही एप्लाय करू शकता समोर. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही जी खूप सारी माहिती दिलीय मला ऍडमिशन बद्दल. हा, हा, हा. ऑल द बेस्ट.